काय म्हणून तुम्ही आज पासूनच तुमच्या अंतर्मनाची ताकत ओळखून त्याला स्वतंत्र आनंद आणि तनाव विरहित जीवन जगत असल्याच्या सूचना सकारात्मक विचारांच्या माध्यमातून द्यायला सुरुवात करा कैदी गुन्ह्याशी एकरूप झालं झालेलं तुमचं अंतर्मन आजपासूनच तुम्हाला पूरक अशी परिस्थिति तुमच्या आजूबाजूला निर्माण करेल व तुम्हाला समुद्ध जीवन जगण्याची अनुभुती प्रदान करेल स्वयम सुचणेची विलक्षनता आपल्या शरीरात बहया मन हे द्वारपालाच काम करते हे आता पर्यन्त झालेल्या चर्चेवरून तुमच्या लक्ष्यात आल असेल त्याचा सर्वात महत्वाचा कार्य म्हणजे अंतर्मनाचे चुकीच्या विचारापासून संरक्षण करणे त्यांच्यावर चुकीच्या विचारांचे संस्कार घडू नयेत म्हणून काळजी घेणे चुकीच्या सुचणे पासून त्याला दूर ठेवणे कारण आपल्या अंतर्मन हे सुचंनांच्या बाबतीत अत्यंत सवेदनशील आहे तुम्हाला कळून चुकलं असेल की अंतर्मन तुलना किवा विरोध करत नाही तसेच तर्क करून स्वतच काही गोस्टींचा विचार करत नाही हे सर्व काम बाह्य मनाचे आहे अंतर्मन फक्त बाह्य मनाने दिलेल्या सूचनेला प्रतिक्रिया देतं विविध कृती प्रवेश एकाच गोस्टीची निवड करणे त्याला जमत नाही त्याला बाह्यमनाद्वारे हे दिला जात तेवढाच फक्त ते स्वीकारत सूचनेत प्रचंड ताकत असते कल्पना करा की तुम्ही एकडून तिकडून उडणार्‍या जहाजाव प्रवास करत आहात एखाद्या घाबरट दिसणार्‍या सहप्रवाश्याकडे जा आणि त्याला म्हणा अरेच्या तुम्हाला बर वाटत नाही असा दिसतय तुमचा चेहरा बघा किती पांढरा फट्क पडलाय समोरच्या प्रवाश्यामुळे तुम्हाला ईजा होत आहे अस दिसतय तुमच्या केबिन पर्यन्त जायला मी तुम्हाला मदत करू शकतो का हे ऐकून त्या प्रवाश्याच्या चेहर्‍यावरील रंग खरोखरच उडून जाईल कारण त्याला स्वताला वाटण्यार्‍या भीतीशी तुम्ही नुकत्याच त्याला दिलेल्या सूचना धुवून आलेल्या असते तर त्याच्या केबिन कडे जायला नक्कीच तुमची मदत घेईल एकदा तो तिथे पोहोचला की तुम्ही त्याला दिलेल्या वा त्याने स्वीकारलेल्या सूचना खर्‍या होते आणि तो लगेच त्या करू लागेल एकाच सूचनेला वेगवेगळ्या व्यक्तीकडून मिळणार्‍या वेग वेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळे लोक एकाच सूचनेला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात कारण त्यांच्या अंतर्मनाचा विश्वास किवा प्रतिक्रिया करण्याची सवय वेगवेगळी असते समझा एखाद्या सहप्रवश्या एवजी तुम्ही जहाजाच्या एखाद्या सदस्याकडे खलश्याकडे जाऊन त्याला सांगितलं अरे मित्रा तुला बार वाटत नाही असा दिसतय. समुद्री यात्रेमुळे तुला उलट्या होतील असा वाटतय का? तो खलाशी त्याच्या स्वभावानुसार तुमचं म्हणणं

कारण त्याला माहिती आहे की समुद्र प्रवास त्याच्यासाठी रोजचाच आहे त्यामुळे त्याला उलट्या होणं तर दूरच पण साधी भीती किवा आजारी पडल्याची भावनादेखील त्याच्या मनाला शिवू शकणार नाही

ही एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे त्या द्वारे एखादा सुचवलेला विचार किवा एखादी कल्पना आपण त्या व्यक्तीच्या मनात भरवून ती अमलात आणली जाते मान्य केली जाते मात्र लक्ष्यात घ्या की बहाय्य मनाच्या इछेविरुद्ध कोणतीही सूचना अंतर्मनावर छाप पडू शकत नाही तुमच्या बाह्य मनाला मिळालेल्या सूचना अस्वीकार करण्याची ताकत त्याच्याकडे असते बारामबार केलेल्या समुद्र यात्रेमुळे खालश्याला समुद्र यात्रेच्या प्रवासाची मुळीच भीती नसते त्याला पूर्ण खात्री असते की त्याला तो आजार होवूच शकत नाही तुमच्या त्या नकारात्मक सूचनेत त्याच्या मनात भीती जगावण्याची शक्ति येऊ शकली नाही पण त्या आधीचा सह प्रवासी आधीच आजारी पडण्याच्या भीतीने पछाडलेला होता त्यामुळे तुम्ही दिलेल्या तुमच्या सूचनांनुसार परिस्थिति निर्माण झाली आणि तो आजारी पडला आपल्या सगळ्यांच्या मनात कुठल्या न कुठल्या गोस्टिचे खास असे भय असते काही गोस्टिंवर विश्वास असतो ह्या आंतरिक धारणा आपल्या जीवनावर राज्य करतात तसा पहिलं तर सूचनेत स्वतचा असा काहीच सामर्थ्य नसतं सूचना मानसिक स्तरावर स्वीकारल्यामुळे त्यात सामर्थ्य निर्माण होतात त्या सूचनेला मान्यता दिल्या क्षणी

मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे बर्‍याचा वर्षी पूर्वी स्थापन केलेल्या tactornal hall मध्ये london tooth forum मध्ये अनेक वर्ष नियमित व्याखान दिले आहेत त्याचे डायरेक्टर डॉक्टर एब्लीन सिंटरणे मला एका अश्या मानसाबद्दल सांगितले ज्याची तरुण मुलगी संधीवाद आणि दुखदायक परिस्थिति सोरायसिस ह्या दोन्ही आजारणी जवळ जवळ पांगलीच झाली होती बरेच डोक्टोरी उपाय केले पण कोणताच इलाज लागू पडत नव्हता तो माणूस हताश झाला होता तो स्वतालाच न्हवे तर त्याच्या मित्रांना वारंवार म्हणायचं माझ्या मुलीला बारी झालेली पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे डॉक्टर सिंटरणे सांगितल्या प्रमाणे

उपचारानंतर हॉस्पिटल मधून घरी आले तेव्हा त्याला आठवून आला की तच्या मुलीचे दोन्ही आजार बरे झाले होते म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अंतर्मनाला केवळ अश्याच सूचना द्यायला हव्यात ज्या आजार बर्‍या करतील ठाम करतील आशीर्वाद बनतील आणि तुमच्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रेरित करतील लक्ष्यात ठेवा तुमचं अंतर्मन विनोद समजू शकत नाही ते तुमच्या आदेशयाचा श्यब्दसहा पालन करते स्वयम सूचनेच्या माध्यमातून भीती कशी दूर पळवाल ज्या प्रमाणे एखादी गोस्ट चुकीच्या वापरणे हानिकारक आणि योग्य वापरणे फायदेकारक ठरू शकते त्याच प्रमाणे स्वयम सूचनेच्या बाबतीत घडते स्वयम सूचना किवा आत्मा सूचना म्हणजेच स्वताला काहीतरी निश्चित व विशिस्ट गोस्ट ठामपणे सुचवणे जयनेत हे अत्यंत प्रभावी बनत तरुण गायिका होत तिला एका रंगमंचाच्या नाटकात एक महत्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी देण्यासाठी आमंत्रित केल होत ती तिच्या आवाजाची चाचणी द्यायला खूप उत्सुक होती पण तितकीच स्वताबद्दल भयंकर आणि संशयक पण होती ह्या पूर्वी ती तीन वेळा विदेशकपूढे गायली होती आणि वाईट रीतीने अपयशी झाली होती त्या मागचं कारण होत अपयशाची भीती. तिचा आवाज मधुर होता पण ती स्वतशीच म्हणत राहायची जेव्हा माझे गाण्याची वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल माला कधीच ती भूमिका मिळणार नाही ते माला पसंद करणार नाहीत त्यांना ह्या गोस्टिच आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची मदत कशी केली मी तिथे जाईन खरी पण मला माहिती आहे की मी अपयशी ठरेन या अनैतिक समय सूचना याला अनैतिक सूचना असे म्हणतात ज्या मनातील स्थितीची भावना इतकी तीव्र झाली की ती वारंवार अंतर्मनावर त्या प्रकारच्या विचारांचे संस्कार इच्छा नसतानाही अजनते पणे करू लागेल तिच्या अंतर मनाने या नकारात्मक विचारांचा विनंतीच्या रूपात स्वीकार केला व त्या प्रमाणे स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते कामी लागले

नकारात्मक स्वयंसूचनेच्या बैड्यातून सुटण्यात यशस्वी झाली त्यासाठी ती दररोज तीन वेळा एका शांत खोलीत एकटीच जायची एका आरामदायि खुर्चीवर डोळे बंद करून शरीर शय्य सोडून आरामशीर बसायची आपले शरीर व मन शक्क तितक स्थिर करायचं शारीरिक स्थिरता मानसिक निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढवते भीतीच्या सूचनेचा विरोध करण्यासाठी ती स्वतशी पुन्हा म्हणयची मी खूप सुंदर गाते मी शांत संतुलीत प्रसन्न आत्मविश्वास पुरणार प्रतेकवेळी ती हे वाक्य सावकाश शांतपणे व भावपूर्ण रित्या पाच ते दहा वेळा म्हणायची ती दिवसातून तीनदा

जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिने अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली आणि त्या भूमिकेसाठी तिची निवड झाली तिची स्फूर्ति कशी परत आली एक पंच्याहत्तर वर्ष्याची स्त्री होती प्रत्येकासारखीच ती अधून मधून काही बाही विसर्‍याची पण ती त्याकडे लक्ष्य द्यायची नाही तिला तिच्या स्मरण शक्तीचा खूप अभिमान होता पण हळू हळू जसा जसा तिचा वय वाढू लागलं तशी ती अश्या विसराळु पानाच्या घटणकडे लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंता करू लागली प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली तर स्वतशीच म्हणायची म्हातारपणामुळे माझी स्मरण शक्ति कमी कमी होत चालली आहे अश्या नकारात्मक आत्मसूचने वरुन ती जास्तीत जास्त नाव आणि घटना विसरू लागली व हताश होऊ लागली नंतर काही दिवसणी सुदैवाने तिला तीचच जाणवलं की ती स्वताला स्वता च नुकसान करून घेत आहे तिने ती प्रक्रिया उलटवण्याचे ठरविले दिवसातून जेव्हा तिच्या मनात असा विचार यायला लागला ती विसराळु होत चाल्ली आहे त्यावेळी ती स्वताला थांबवायची इथकच नाही तर

माझी स्मरण शक्ति सर्व प्रकारे सुधारात आहे मला जे जे लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे ते सगळं त्या त्या क्षणी त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल मला सगळं स्पस्ट आणि नेमका लक्ष्यात राहील मी ते आपोआप व सहज लक्ष्यात ठेऊ शकेन मी ज्या वेळी हे आठवण्याचे प्रयत्न करेन ते सगळं स्पस्ट व योग्य रीतीने माझ्यासमोर उभ राहील माझी स्मरण शक्ति रोज झपाट्याने सुधारात आहे लवकरच माझी स्मूरती ह्या पूर्वी होती त्या पेक्षा अधिक चांगली होईल

या महिन्यात एका प्रति वेतन अधिकाऱ्यांस हिंदुस्थान सरकारकडे धाडवे लागले वसाहतीत आम्ही येतो सब ठीक है म्हणून च सर्व प्रतिवृत्त येत असल्यास क्रूर, अपराध गुंड्यांच्या वसाहतीत नमन करून चूप बसवण्याच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्याची हिंदुस्थान सरकार अर्थातच प्रशंसा करेल परंतु राज बंदिवान आल्यापासून वसाहतीच्या वार्षिक प्रतिबंधनात किंवा राज बंदीवानांच्या स्वतंत्र प्रति वृत्तास अधिकाऱ्यास सब ठीक है असे कधीच प्रति वेदीता आले नाही एक दर्पण या संपादित चळवळीस दाबविण्यास ते आपल्या लौकिक साठी भार दडपडत तथापि त्यात हि संपा मागून संप आणि भांडणा मागून भांडणे पाहता पाहता आता पहिल्या संपा सारखी चीड येणे किंचित कमी झाले होते तरी त्यांची धडपड सारखी चालू होती संप होताच बारी ने आमच्या विरुद्ध राज बंदीवानांच्या मनात विकल्प भरवण्यास जो आरंभ केला तो शेवट पर्यंत राज बंदीवानाच्या खोल्यांची अर्धा अर्धा तास उभे राहून सांगत केली अरे हा सावरकर तुम्हास भुलवितो आहे फसवितो आहे स्वतः मागे राहायला पाहा तो शिक्षेस भितो तुम्ही वेडे आहात तो दुसरा अमका पाहा तसे वागा तुमचे हित होईल सावरकरांना एवढे घाबरता का पण राज बंदीवानांचे ते लोक पारीच्या बारशास शिजवले होते त्यात तो आमका तसे आचरतो तसे बारीची हाजी हाजी करण्यासाठी त्याला बातम्या देण्यापर्यंत लागोल चालन करावयाचे असते तर त्यांचा सावरकरांनी काही हात धरला नव्हता हे ठाऊक होते सावकारांनी एकंदर वीस बावीस वेळा त्याच कारगृहात आडव्या बेड्या उभ्या बेड्या साखळदंडी बेड्या हातकड्या कोठडी बंदया अन्न त्याग इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षा खालेल्या होत्या हे त्यास सरकारी टिपणास बघायवयास मिळत होते

उग्र तर प्रतिवाद करण्यास आग्रह करीत होते केवळ सावरकरांनी प्रमुखत्वे त्यांना रॊखून ठेवले होते तेही राहो केवळ बारी सावराकारणबदल इतका उपदेश देतो हे जे कारण सावरकारचे धोरण आणि वर्तन हे राज बंदीवानांच्या आणि त्यांच्या राष्ट्रास हितप्रदच होते हे सिद्ध करण्यास त्यातील बहुतेकांस पुरेसे वाटे त्यातील कित्येक तर हसून त्यास म्हणत देखील क्यों जी साहब सावरकर बाबू आप कहते है वैसे हि जो डरपोक है तो आप उन्हसे रात दिन इतने घबरते क्यों रहते है बारि के आणि त्यांच्या आम्हा राज बंदीवानांच्या जंजीर पक्षात फाटाफूट पाडण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले संप जोरात चाला इथे बिचारा भानसिंग मात्र त्या मारणानंतर पुन्हा सुधारला नाही पुढे

हा अशिक्षित शेतकरी परंतु सुशिक्षितही असा प्रामाणिक देश भक्त नेहमीच असे आम्हास वाटत नाही बिचारा जन्मठेप घेऊन या देशाचे मंगला अर्थ जेथे आला इथेच एका वर्षा दिड वर्षाच्या आत त्या देशाच्या मंगला अर्थ झुंजत असताना मेला अशीच येथे राज बंदीवानांतील प्रत्येक प्रामाणिक मनुष्याची भावना झाली भानसिंग वरील अत्याचार आणि संपवाल्यांच्या मागण्या रीतसर अधिकाऱ्याच्या कानावर घालण्या करिता जे दोन पुरावे नेमले होते त्याचे लेखी कथन अधिकारी घेई ना तेव्हा धरल्याप्रमाणे त्या दोघांनाही अन्न त्याग केला दहा बारा दिवसापर्यंत ते दोघे त्यातील एक सन्मानीय साठ वर्षाचे शीख गृहस्थ होते आणि दुसरे एक तेजस्वी पंजाबी रजपुतर हो अन्ना वाचून आपल्या कोठडीत बंद पडलेले होते शेवटी त्याचे लेखी कथन लिहून घेण्यात आले आणि आम्हा संपवाल्यांच्या आम्हास जगतात आणि विशेषता इंग्लडात राज्य बांदिवनास वागवले जाते तसेच वागवले जावे या मुख्य मागणी पासून शिखास केस धुण्यास थोडे पाणी आणि थोडा साबण देण्यात यावा या कूड मागणी पर्यंत सगळ्या मागण्या रोवण्यात आल्या त्या प्रमाणे अन्न त्यागाचे मूळ कारण सफल झाले म्हणून त्या वृद्ध आणि सन्माननीय शीख गृहस्थाने पूर्वी ठरल्याप्रमाणे अन्न ग्रहण केले परंतु हा सामंजस्यपणा संतापाच्या आवेशात सोडून राजपूत तरुणाने आपल्या अन्न त्यागाचा निश्चय तसाच चालू ठेवला दोन आठवड्याने त्याच्या नाकात दूध नळी ने त्यास धरून घालण्याचा आरंभ झाला त्या अन्न त्यागाने त्या तरुणाचा देह कृश होत चाला पण त्याचे ते मानवी राजपूत रक्त त्या योगे थंड न पडता अधिकच वाढू लागले त्याने कपडे घालणे सोडले पांघरून घेणे सोडले उपाशी उघडा नागवा थंडीत वाऱ्यात त्या सिमेंटच्या मिश्र भरशीवर कोठडीत तो पडलेला असे कोणाशी चकार शब्द बोले ना ज्यास ऐकाव्याचे नाही त्या अधिकारांशी बोलायचे का मला सांगणे ते मी लेखी कथनात सांगितले आहे इतके एकदा बोलून त्याने जी जीभ आवरली ती पुन्हा काही उचली नाही कमिशनर येऊन गेला पण एक नाही दोन नाही असे एक दिवस नाही दोन दिवस तो पुढे सहा महिने तो निन्गन स्थितीत दिगंबर होऊन त्या कोठडीत पडला होता त्याचा सुदृढ व प्रष्ठस्थ देह अस्ति पानझर झाला त्याच्या सारखा तेजस्वी, प्रामाणिक अमौलिक देश भक्त असा मातीच्या मोलावर मरु नये म्हणून आम्ही शक्य तितकी घडपट केली अंती एका युक्ती ने त्याची प्रत्यक्ष भेट घेतली त्याची थोडी निंदा केली प्रताप हि वेळी ठाम मांडून झुंजण्याचा मूर्ख पणा करण्यापेक्षा दोन कोस मागे हाटणे हाच शूर पणा असा समजत होता हे हळवी घाटाचे आणि इतर उदाहरण वरून सांगितले आपण शंभर रुपयांचा प्राण राष्ट्रा साठी म्हणून देताना शंभरी शंभर प्रति मोल घेऊन मग द्या नाहीतर राष्ट्राच्या नावाने अशी आत्महत्या करताना राष्टाची कहाणी अशी हानीच कराल असे निपचून सांगेल तेव्हा कुठे स्वारीचा निश्चयच ढळला मी मरेल तो देह दंडिनार नाही

हा त्यांचा खोटा आरोपही कहाणी काळ सहन करावा लागला अन्न अंती खाशील हे दिलेलं वचन कोणास सांगणार नाही असं प्रति वचन आम्हास त्या तरुणाला द्यावे लागले होते डॉक्टरास प्रत्येकी त्याची प्रकृती अतिरेकाला गेली कि नाही हे आम्हास गुप्तपणे सांगून ठेवण्यास सांगितले होते केव्हा केव्हा त्यास त्रस्त करण्याकरिता पठाण वार्डाचे अधिकारांचे हस्त आई माई वरून शिव्या देत कारण त्या निमित्याने तरी ती उलट बोलले उलट शिवी मौनव्रता मुळे तर देता येईना अंगात ताप आणि त्या अभद्र विभस्तपणाच्या शब्दाचा मारा सोसावे ना अश्या स्तिथीत एके दिवशी धावून जाऊन त्या तरुणाने रात्री आपल्या कोठडीच्या भिंतीवर आणि भूमीवर ताड ताड डोके आरंभ केला धावपळ झाली पर्यवेक्षकाने त्याचे खोलीतच दोन वॊर्ड पहाऱ्यास रात्रभर ठेवण्यास आरंभ केला नाहीतर न जाणो तो आत्महत्या करेल अंती आता मला एक दिवस डॉक्टरांनी कळवले आता मात्र तो मरेल किंवा वेडा होईल हे ऐकताच सर्व राज्य बंदीवाना कडून त्याने सामायिक पत्र त्याने अन्न ग्रहण करावे अश्या विनंती चे धाडले आणि आता तुला तू हडलास म्हणू कोणास हि म्हणता यावयाचे नाही तर सगळ्यांची आज्ञा म्हणून तू अन्न ग्रहण कर कारण प्रकृतीचा रबर तुडणार तो तुडण्याच्या आधी तू ताणाने बंद करशील असे तू वचन दिले आहेस ती वेळ आली आहे असे निक्षून कळवले तेव्हा त्या माणिक गृहस्थाने एकदाचे अन्न ग्रहण केले आमचे सारखे सांगणे असे कि संपा सारख्या तत्कालिन उपयुक्त चळवळीनं साठी इतर कष्ट जरी सोसणे युक्त असेल तरी कोणाही देश भक्ताने त्या राजबंदीवान म्हणून घेण्यासारख्य मागणी साठी स्व प्राणांचे बलिदान आणि तेही असे अन्न त्यागादि उपाय आपण हुन करणे म्हणजे मूर्खपणा करणे होय त्या मानधन राज्य बंदीवानांनी दोन वेळा सार्वत्रिक अन्न त्यागाचा संप करण्याचा थाट घातला मधून मधून दहा पाच जणांनी आरंभही करावा पण आम्ही तो उचलून न धरता हाणून पडावा त्यांच्या त्या तेजस्वी पणाचा यथोचित गौरव करीतच हणून पाडावा आज त्या वेळेस अन्न सोडून बळाने मारू पाहण्याऱ्यांन पैकी आम्ही त्यास घेचून परत ओढले त्यापैकी काही सुडून

त्याच दिवशी मॉन्टेस्क्यू साहेबांस एक आवेदन धाडण्याची एक परवानगी आम्ही जी मागितली होती ती विषयी चर्चा करताना पारी आम्हाला म्हणाला यु हॅव्ह आकॉर्डिंग ऑफ ऑईन रिसेप्शन टू मिस्टर मॉन्टेस्क्यू मॉन्टेस्क्यू च्या आगमनास ऑड ब्लेअर ची प्रतिबंदांना सलामी म्हणूनच संप इतका संघिन करण्यात आला होता हे जरी खरं होते तरी त्या मी प्रत्येक्ष काम न सोडण्याचा विचार जो केला त्यामुळे मला आवेदनपात्राची परवानगी नाकारणे अधिकाऱ्यास अवघड गेले दुसरे एक महत्त्वाचे कारण होते हिंदुस्थानातं ज्या सुधारणा करावयाच्या त्या योगे राज्य क्रांतिकारकांची समजूत काही पटेल का नाही हा प्रश्न मोटेंस्क्यू झाडून साऱ्या अधिकाऱ्यानं समोर होता या विषयी आमच्याशी तंत्रस्त अधिकाऱ्यांनी आपणहून केलेल्या एकच विषयक चर्चेने आणि वर्तमान पात्रातील लेखानी आम्हास शंख उरली नव्हती त्या मागे मोर्ली साहेबांच्या सुधारणांच्या

हा त्या सुधारणा देण्यास इंग्लिश सत्तेचा मुख्य हेतू होता हे आम्हास त्या वेळीस अनेक पक्षात झालेल्या वाद विवादामुळे आणि गोखले इत्यादींच्या तंत्रस्त भाषणामुळे आणि प्रत्यक्ष संवादामुळे ठाऊक होते तेव्हा हिंदुस्थानात सुधारणांचा हप्ता मागण्यासाठी एक मुखी मागणी करण्याचे प्रयत्न जे लोकमान्य प्रमुख सर्व देश भक्त करीत होते त्यात क्रांतिकारक पैकी कोणी प्रमुखानं पैकी कोणी तरी थोडासा हात देणे भाग होते अश्या वेळेस महत्त्वाच्या नियंत्रात्मक सुधारणा जर खरोकर करण्यात आला तर क्रांतीकारकतही अनेक लोक शांती प्रधान मार्गाचा अवलंब करू इच्छितील हे सरकार च्या दृष्टी सानने आम्ही आपले कर्तव्य समझलो सर्व पक्षांचा भेटी घेतल्या त्यात क्रांतिकारकांच पक्ष उघड सापडणे दुर्घटस होते जेव्हा असा अपरोक्ष रिद्धी नेत्यातील काही जनान कडून त्यांची मते कळणे त्यास विष्ट्स होते म्हणूनच आमच्यातील अनेक लोकांशी अडून-वाढून ही चर्चा अधिकारी करी परंतु काही मिळून अगदीच स्वंयपट पणा स्वीकारून नको रे भाव ते राज्यकरण स्वतंत्र मिळाले तरी आज ते नको विधान आपण तरी हरी-हरी म्हणत बसलो आहो आणि आम्हाला सुटके पळी कडे काही पाहायचं नाही असे म्हणा, तर काही इंग्लिशांना हाकून त्यावेळेस जलदार शब्द जसा पूर्वी घेतल्यास तसाच अधिकारास म्हणून दाखवी असा स्थितीत क्रांती पक्षाचा देहाची आणि राज्य करण्याची तांत्रिक चर्चा केलेले सुसंगत युक्तियुक्त आणि निर्बिन लेखी खतन आम्ही झाडू इच्छितो हे ऐकता कार्यास हे एक प्रकारे ती वाटली हे मी ना करता त्याचा आवडीचा कोणी इतराने केले होते त्यास हवे होते पण ते जमेना, माझे नावे घेलेले आवेदन वरिष्ठ हा अधिक उपयुक्त वाटेल ही-ही त्यास माहिती होतील आणि मी काम सोडून ना मिळाल्यामुळे कारागिरी या नियमाची पण काही अडकाची नव्हती किंवा मला साहेबास governor general से द्वारा आवेदन पत्र धाडण्याची परवानगी मिळाली आणि त्या प्रमाणे मी ते धाडले साहेबास वरील आवेदन पत्र धाडतास ज्याचा इष्टतो परिणाम होण्यासाठी त्यातील मुख विद्यांची माहिती हिंदुस्तानात प्रसिद्ध होणे ही परमावश्यक होते कारण

राज्य कार्यक्रांतीकातील काही प्रमुख लोक देखील शांततेचा मार्गाचा अवलंब करण्यास सिद्ध आहे आमच्या अवश्य परिस्थितीही सु. काय पाठिंबा अमावासीय आमच्या पुढाऱ्यास सजीता येण्यास सारखा होता हो त्यावा म्हणून आम्ही आमच्या त्या वर्षीच्या पत्रात या आवेदनाचा उल्लेख केला

कोण संस्थापक जनक नाहीये? तुम्ही tension घेऊ नका. शंभर प्रश्न आपले संपतील तेव्हा आपला class संपेल. okay? अखिल भारतीय मुस्लिम लीगचे, खालील पैकी कोण संस्थापक जनक, म्हणजे founder member नाही? Barristor जिना, आगाखान, नवाब मोहसीन उल हक, आणि ढाक्याचे नवाब सलीम उल्ला चला, विचार करा. Very good. हा. ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, barristor जिना. चालेल. त बघा काही महत्वाचे मुद्दे आहेत. ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आगामी परीक्षेसाठी ते सगळे तुम्हाला या ठिकाणी note करून देतो. पाहिलं, Barristor जिना यांचा जन्म गुजरात मध्ये झालेलाय. लक्षात ठेवा. गांधीजींच्या गावाच्या बाजूला त्यांचं गाव आहे. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा कि एकोणीशे सहाला जेव्हा मुस्लिम लीग ची स्थापना झाली, तेव्हा जिना काँग्रेसचे member होते. आणि जिनांनी मुस्लिम लीग च्या स्थापनेला विरोध केला होता. तिसरा महत्वाचा मुद्दाय कि जिना मुस्लिम लीग ला join झाले, एकोणीशे तेरा ला आणि खऱ्या अर्थाने एकोणीशे वीसच्या नंतर, जिना आणि मुस्लिम लीग एक दोन एकाच शिक्क्याच्या बाजू झाल्या. okay? आणि मग जिना यांनी मुस्लिम लीगच्या माधयमातून एकोणीशे तीस ला, पहिल्यांदा महाल स्वतंत्र राष्ट्र पाहिजे हि मागणी केली. ते मोहम्मद इक्बाल यांनी अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये केली. आणि एकोणीशे चाळीसला barristor जिना यांनी मुस्लिम लीगच्या लाहोर या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत मांडला. आणि हा प्रश्न आयोग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतो. कोणी मांडला द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत? जिनांनी मांडला. हे भारतामध्ये दोन राष्ट्र आहेत आणि आम्हाला वेगळं राष्ट्र पाहिजे. आणि मग finally ninteen fourty six सोळा ऑगस्ट काय मागितलं? direct action day म्हणजेच, प्रत्यक्ष कृती दिन. हे मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. Okay? चला, मुस्लिम लीगच्या स्थापनेचा ठराव कोणी मांडला? नवाब सलीम उल मुल्क यांनी ठराव मांडला एकोणीशे सहा ला. कधी मांडला? तीस डिसेंबरला कळलं? एकोणीशे सहाला. पाठ करून टाका. पुढचा प्रश्न. या पद्धतीचा एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतो. आणि म्हणून तूम्हाला, ज्या पद्धतीचा प्रश्न घेऊन आलेलो आहे. पहिला, नागपूर करार. दुसरा, अकोला करार. तिसरा, धार कमिशन. चौथं, फाझल अली कमिशन चला, आता विचार करा आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाई. चला. Very good. या प्रश्नाचं उत्तर आहे C. कारे? तर पहिल्यांदा धार कमिशन करण्यात आलं. है ना? पहिल्यांदा धार कमिशन appoint करण्यात आलं. धार कमिशन appoint कशासाठी होतं. भारत देशामध्ये, भाषिक आधारावर प्रांत रचना केल्या गेली पाहिजे कि नाई? धार कमिशन ने काय म्हंटल? नाही. बरोबर? त्यानंतर कोणती कमिटी appoint करण्यात आली. JVP कमिटी करण्यात आली होती.

म अकोला करार का करण्यात आला? अकोला करार, धार कमिशन च्या समोर वाटलं पाहिजे कि आम्ही एकत्र आहोत, हे दाखवण्यासाठी अकोला करार करण्यात आला. है ना? मग त्यानंतर नागपूर करार, नागपूर करारानुसार, तुमचा class ज्या ठिकाणावरून चालूय, विदर्भातून. है ना? विदर्भ, सयुंक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला. आणि शेवटी फाझल अली कमिशन आणि भारत देशामध्ये भाषिक आधारावर प्रांत रचना, कळलं का? Very good. महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला? एक मे एकोणीशे साठ. पाहिलं राज्य कोणतं अस्तित्वात आलं? आंध्रप्रदेश. कोणी उपोषण केलं होतं? श्री पुट्टी श्रीरामलू. बरोबरय का नाई? very good रोहित. चला, पुढचा प्रश्न घ्या. खालील संस्थांच्या स्थापनेचा क्रम लावा. असा प्रश्न विचारलेला आहे. असा एक तरी प्रश्न तुम्हाला आयोग विचारतो बरं का. पाहिलं, बनारस, संस्कृत कॉलेज. फोर्ट विल्यम कॉलेज, कलकत्ता मदरसा, इशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल. Year सांगतो, yes yes. सांगतो yes very good मग चला आता विचार करा आणि उत्तर द्या. चुकलं तरी हरकत नाही. चला सोडवा. very good. बघा या प्रश्नाचं उत्तर कस सोडवायचं. जर दोन आले कि चार येतात. है ना? मग बघा. सर्वात पहिल्यांदा कलकत्ता मदरसा form करण्यात आला. सतराशे,

कलकत्ता मदरसा form केला गेला होता. बरोबर आहे का? yes. मग कलकत्ता मदरसा च्या नंतर काय form करण्यात आली? इशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल. कधी form करण्यात आली? Eighty-four. है का नाई? आणि मग त्याच्यानंतर काय form करण्यात आलं? फोर्ट विल्यम कॉलेज. कधी form करण्यात आलं? अठराशे ला. कलकत्ता या ठिकाणी form केलं. कोणी form केलं? वेल्लेसली ने form केलं. आणि शेवटी बनारस हिंदू सोसायटी, एकोणीशे सोळा. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार? तीन-चार-दोन-एक है ना? Very good. चला, next question. पुढचा प्रश्न सुद्धा क्रम लावण्यासाठी आहे. योग्य क्रम लावा. नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन, मुडीमन कमिशन, प्रांतात द्विदल शासन पद्धती. चला. पटापट answer करा. चुकलं तरी हरकत नाई बरं का. हां. अशा पद्धतीचा एक प्रश्न येतो परीक्षेत. हो फक्त तरी ते शेवटीच form केला गेलेला आहे. eighteen-ninetysix ला. ऍनी बेझंट यांनी form केलं होतं. बरोबरय कि नाई? चला या प्रश्नाचं उत्तर बघा काढूया. सर्वात पहिल्यांदा तर प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धत, एकोणविशे एकोणीस च्या कायद्यानुसार म्हणजे मॉन्टेग्यु जेम्सफोर्ड कायद्यानुसार स्थापन करण्यात आली कि नाई? मग पहिल्यांदा काय येणार? म्हणजे हे दोन option गेले. बरोबर? म यांच्यामध्ये सर्वात शेवटी काय आहे? नेहरू report म्हणजे एक. म्हणजे इथे, सर्वात पहिले चार, सर्वात शेवटी एक. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय? C

एकोणीशे एकोणीस च्या कायद्या नुसार प्रांतात जे द्विदल राज्य पद्धती लागू करण्यात आली होती. ती proper झाली कि नाही, आणि आपले जे objective आणि aims आपण ठरवले होते, ते साध्य झाले कि नाई? याच्या enquiry साठी मुडीमन कमिटी appoint करण्यात आली होती. कळलं? Yes. clear? Very good. पुढचा प्रश्न घ्या. शिक्षण आयोगाचा योग्य क्रम लावा. सोपाय प्रश्न तुमच्यासाठी आता कोठारी आयोग, सार्जेन्ट योजना, राधाकृष्ण कमिटी आणि हारटोक कमिटी, चला, योग्यक्रम लावा. चुकलं तरी हरकत नाई. very good. नव्याने join होत असलेल्या सगळ्यांचं स्वागत आहे. येणाऱ्या combined परीक्षेसाठी शंभर plus अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण सर्व करून घेत आहे. Okay? आणि जोपर्यंत शंभर संपणार नाही, तोपर्यंत थांबणार नाहीये.

मग कोठारी आयोग एकोणीशे चौसष्ट ला. म आता लावा बरं क्रम. मग पहिल्यांदा हारटोक कमिटी येणार. म्हणजे चार. आणि सगळ्यात शेवटी कोठारी आयोग येणार. म्हणजे एक. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे C. कळलं का? Very good next पुढील घटनांचा योग्य क्रम लावायचा आहे. तुमचा पूर्ण सर्व करून घेणार आहे मी या प्रकारच्या प्रश्नांचा. Okay. चला. पहिला प्रश्न, भुलाभाई देसाई-लियाकत अली करार. सिमला परिषद. वेव्हेल कमिशन. आणि राजाजी formula याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता बरं, मागच्या वर्षी. MPSC चला, विचार करा आणि उत्तर द्या. पहा म आता मी तुम्हाला सांगतो हा व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सर्वात पाहिले काय आलं? तर सर्वात पहिल्यांदा राजाजी formula आला, एकोणीशे चवरेचाळीस ला. म पहिल्यांदा काय येणार? चार. म्हणजे हे दोन option गेले. मग राजाजी formula च्या नंतर काय आलं? राजाजी formula च्या नंतर, भुलाभाई देसाई-लियाकत अली करार आला. म्हणजे एक. झालं उत्तर निघालं. या प्रश्नाचं उत्तरे D आहे कि नाई? मग त्याच्यानंतर वेव्हेल कमिशन आलं. आणि वेव्हेल कमिशन वर discussion करण्यासाठी सिमल्याला conference बोलावली गेली. ज्या conference मध्ये, काँग्रेस च नेतृत्व कोणी केलं होतं? हा प्रश्न तुम्हाला आयोगाने विचारला होता आयोगाने. काँग्रेस च नेतृत्व केलं होतं अबुल कलाम आझाद यांनी. आणि मुस्लिम लीग च नेतृत्व केलं होतं? जिना यांनी. गांधी होते का? त गांधी होते, yes. उपस्थित होते पण ते बोलले नाही. clear? Very good. पुढचा प्रश्न घ्या. चले जाव चळवळ कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून सुरु करण्यात आलेली होती? अतिशय सोपा प्रश्न आहे. चले जाव चळवळ कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून सुरु करण्यात आलेली आहे?

मला सांगा, प्रतिसाद म्हणून सुरु केली गेल्या त आधी कॅबिनेट मिशन प्लॅन येणार कि चले जाव? आधी चले जाव येणार. मग प्रतिसाद कसा असणार? म्हणून हे wrong. वेव्हेल प्लॅन कधीचा आहे? एकोणीशे पंचेचाळीस चाय. चले जाव त्याच्या आधीच आहे. म्हणून हे सुद्धा असणार नाही. सायमन कमिशन एकोणीशे सत्तावीस च आहे. मग इतक्या वर्षानंतर हि चळवळ चालू होईल का? नाही. म्हणजे हा सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाहीये. म्हणजे क्रिप्स मिशन. कारण, एकोणीशे बेचाळीस ला क्रिप्स मिशन भारतासाठी appoint करण्यात आलं. आणि अपयशी झालं म्हणून non sorry भारत छोडो किंवा क्विट इंडिया मूवमेंट start करण्यात आली होती. कळलं का? Very good आता बघा. क्रिप्स मिशन च्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण क्रिप्स मिशन वर मागच्या वर्षी तुम्हाला प्रश्न आला होता परीक्षेमध्ये. म आता बघूया कि क्रिप्स मिशन मध्ये काय तरतुदी होत्या. ज्या तुमच्यासाठी खूप important आहेत. revise पण होऊन जाईल आपलं. क्रिप्स मिशन मध्ये पहिल्यांदाच तरतूद होती कि भारत देशाला वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं जाईल. है ना? दुसरा महत्वाचा मुद्दा, कि भारत देशाचं जे संविधान आहे. हे संविधान कोण तयार करणारे? तर संपूर्णपणे भारताचे लोकच तयार करणार. संपूर्णपणे, हा शब्द पहिल्यांदा का~ टाकण्यात आलेला आहे. भारतीयच, संपूर्णपणे हे संविधान तयार करणार. तिसरा महत्वाचा मुद्दा बघा. तिसरा महत्वाचा मुद्दा, कि भारत देशातला जो अल्प संख्यांक समाज आहे. याला बाजूला ठेवून मी हि घटना तयार करू शकणार नाही. आणि चौथा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. कि भारताच्या फाळणीची, बीजं हे तुम्हाला क्रिप्स मिशन मध्ये सापडतात. कुठे सापडतात? क्रिप्स मिशन मध्ये. आणि म्हणून क्रिप्स मिशन च्या संदर्भात दोन व्यक्तींनी अतिशय महत्वाचं statement दिलं. एक होते गांधी. गांधींनी काय statement दिलं होत क्रिप्स मिशन वर? गांधी म्हणतात बुडत्या बँक चा पुढच्या तारखेचा cheque आणि हिंदू महासभेचं statement खूप प्रसिद्ध आहे.

करमुक्त उत्पादनाला परवानगी देण्याचं मान्य केलं. गांधींनी दसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचं मान्य केलं. कोणतं विधान बरोबर आहे? विचार करा.

Very good. चला या प्रश्नाचं उत्तर आहे, विद्यार्थी-मित्रांनो, काय असेल सांगा? सर्व अध्यादेश मागे घेतो म्हंटल का? Yes. पाहिलं correct आहे. गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये येतो म्हंटल होतं का? Yes. गांधी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरेन्स ला उपस्थित झाले. म आता दुसरं option बघा. मिठाच्या करमुक्त उत्पादनाला परवानगी दिली का? नाही. फक्त आणि फक्त समुद्राच्या काठावर राहणारे जी भारतीय जनता होती त्यांनाच, खाण्यापुरतं मीठ तयार करण्याची permission दिली. Tax हटवला? नाही. आणि म्हणून second statement wrong आहे. पाहिलं आणि तिसरं जे आहे ते correct आहे. पण यामध्ये पहिला आणि तिसरा option दिलेला आहे का?